कंपनीचे असून त्यांचे दुरुस्तीचे काम चालू आहे.

हि बस गाडी शयनयान बस गाडी म्हणूनही ओळखली जा--

छायाचित्रात दिसत असलेलं दृश्य हे--

एका व्यायाम शाळेच आहे त्या व्यायाम शाळेमध्ये ती--

प्रकारच्या भाजी आणि एक प्रकारच तांदूळ--

छायाचित्रात दिसत असलेल द्रुश्य हे एका हॉटेल चे आहेत हे --

ती खरेदी किंवा खरेदी करत आहेत.

शंकर भगवानाच्या आहे छत्रपती शिवाजी महाराज हे--

छाया चित्रात दिसत असलेल दृश्य--

हे पतपेढीच आहे हि पतपेढी पुणे यास्--

ह्यामध्ये दोन मुली चेंडू फळी खेळताना दिसत आहेत चेंडू--

हि जहांगीर दवाखाण्याची आहे हा दवाखा--

भारत सरकारने शनिवार वाड्याला दिनांक सतरा जून ऐकोन--